खूप छान डेकोरेशन केलेलं दिसत आहे आणि लायटिंग ही केलेली दिसत आहे.

या चित्रामध्ये आपल्याला एक चाट सेंटर दिसत आहे.

चाट सेंटर मध्ये पाणीपुरी खाण्यासाठी लोकांची खूप गर्दी जमलेली दिसत आहे.

या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की एक छोटा मुलगा झाडाला पाणी देत आहे.